आपल अस्तिव हीच एक कमाल आहे. एक अधभूत सत्य आहे. भले सापेश असे हे सत्य आहे, जीवनाच्या युगा युगाचे फडकत तपश्चर्ये नंतर हा मानवी गंध लाबला आहे तो लाबला आहे, हेच आनंदासाठी एक सबळ कारण आहे. आनंदासाठी असणं हि पुरेसा आहे किंबहुना आपला असणं हीच आनंदाची खून आहे. अभिरेक्य आहे. आनंदी आनांददायक घटना घडते तरीहि आपल्याला तणावात इतका आनंद होत नाही. त्याची काही स्पष्ट एखाद्या नाट्य स्पर्धेत तुम्हाला उत्कृष्ट अभिनयाचं बक्षिसे मिळत, व तुमच्या मध्ये ते खरतर दुसऱ्या एकांध्य कलाकाराला मिळाला हव असेल तर आनंद होऊन ती लागून

तुमाला हल्क हल्क पिसा सारखं वाटायला हव, मनावरचे सर्व तान सर्व दडपन नाहीस व्हायला हवी. मुख्य म्हनजे इर्ष्या, असुया नाहीशा व्हाईल्यात हव्या, राग, देश्व व्हाईला हवी. काहीना एखाद बशीस मिळाल तरी ते अमक्याला चार बक्षिसे मिळाली याच वैषम्य वाटत किवा मग त्या लेखाला. एकही बक्षीश मिळाले नाही, याच अधिक आनंद होतो स्वताला काही मिळेना स्वतः आनंद मिळणं त्याच्या पेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळण हे ज्यांना महत्त्वाच वाट हे आयुष्यात आनंदी होऊ शकत नाही. पुन्हा आली कि आनंद संपल, खरा आनंद दुसऱ्यात दुखावर कधी कोस्ता? क्कोसला जात नसतो. खरा आनंद हा मनाला केवळ हलकच नवे तर चीताला शुद्ध करत असतो. माणूस खऱ्या आनंदात असतो तेव्हा त्याला सर्व जग छान सुंदर वाटतो. आपल्या सारख सगळ्यांनी मजेत आनंदात असाव असच त्यांच्या मनात येत. स्वताच्या मनात तो मावेनासा झाल्यानंतर सर्वाना वाटावा असा वाट वाटत असत. ती गरज आनंद वाटण्याची असते दाखवण्याची किवा प्रदर्शन करण्याची नसते. अनेकदा आयुष्य अस काही घडत ही आपण आनंद साठी मनाची कावड कायेमची बंद करून टाकतो. आपण म्हणतो माणूस दुखातून बाहेर येत नाही, त्याच कारण ते दुखला बाहेर जाऊ देत नाही. हृदयाची दारे मिटलेली असते तर आतले दुख बाहेर जाणार कस? बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद आत येणार कसा? आनंदाला जागा मोकळी लागते. तुमच्या मनात दुख, चिंता, tension असा मंडळी ची गर्दी झाली असेल तर तशा दाटी वाटीत आनंद कधीच तुटत नाही. आनंदाचे खुल्या दिलान स्वागत करावे लागत. शेतकरी मंडळी कधी पडायचा पाऊस म्हणून आभाडा कडे डोळे लाऊन बसतात. त्यांचा ना इलाजाने ना इलाज असतो. कारण पाऊस पाडन त्यांच्या हातात नसत. आनंदाच पाऊस मात्र आपण पडू शकतो. पुर्थ्वी मुळे नेसार्गिक कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाच आनंद भिजवेल हि वाट पाहत बसल तर आनंद येईलच याची खात्री नसते आनंद हा आपण घ्यायचा असतो.

नाही आनंद तोटा असी अवस्तेत होती. आनंद हा तुमचा स्वभाव व्हायेला हवा. आनंदात राहण्याची सवय जडायल हवी. सगळे धडपड आनंदात साठी चाललेले असते. पन आनंद घ्यायला वेळ नसत हे, अनेकांचं दुख असत दुखासाठी आपण भरपूर स्वताचे भरपूर करणे शोधलेले असतात. आनंदासाठी मत्र मोचकेच कारण आपल्याला माहित असतत्.

दृष्ठीत असत तस आनंद घेणाऱ्या रुतीत असतो. फार लहान मुला निरागच आनंद निरुतीचे असते म्हणून ते आनंद घेण्यात तरबेज असत. आनंद हा त्यांचा अग्रह असतो. आधीकार असतो त्यांनी हात केल्यानी चिमनी भुरकून उडाली, तरी त्यांना केवडा आनंद होतो? किती आतुर असतात ती? आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला फार खेळतो. आनंदाची ही तर गंमत आहे आनंद छोट्या छोट्या गोष्टीतच असतो. आपण मात्र ते मोठ्या गोष्टीत शोधत असतो. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी आनंदाच्या मोठे प्रसंग कितीचं येतात नवाच आनंद भेटणं आणि बाकी आयुष्य काय नुसतं एकटाच राहायचं, आनंद कना कनान जपायेच असत क्षणा क्षणा न घ्यायचा असत आपल्याला मात्र तो कना कनाना हवा असतो. खाहिलं तर तुपाशी नही तर उपासी सगळेच निसर्ग चे काय आनंद घरी राहिलेलं आहे. याचा कती देशील? अशी चौकी पारीस्तीती आहे. हिवाळ्यात तया कोवळ्या उनाच आनंद श्रावणाची रिमझिम उन्याळ्यात खेळण्यातला आनंद, चांदण्या रात्री व सोपनात्ल आनंद, झाडाच्या नुस्त आकार पहाठ उठल हेई थक्क व्हायला होत. हिरव्या रंगाच्या नुसत्या छोट्या पहाड राहील तरी भान हरपत बदलत्या नकाशाच बदलताना निहाळतांना बसन तर वेड व्हायेला शाक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांना आयुष्यातील आनंद निसर्ग

कुमार गंधर्व, धूम पेनेजीकत, दसाराज किशोरी, अमोलकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो. हे केवळ भाग्यच म्हणायला हव. आधुनिक आनंद म्हणतात तो या पेक्शा फारसा वेगळा नसावा. hi mam

तुम्हाला job विषयी काय वाटतं? अं job अं मला job विषयी असं वाटतं की job हा खूप चांगला आहे जसं की job करायला पाहिजे.

बँके मध्ये आणखीन अं job चे खूप मोठे प्रकार आहेत जसं की अं company मध्ये जास्त शिक्षण जरी नसलं तरी पण लागते पण अं तसं हेच्यामध्ये नसतं की bank येतात. अं सगळीकड शिक्षण लागतं असं मला वाटतं आणि त्यानंतर job च्या खूप मोठे प्रकार पण आहेत. जसं की अं खूप online job हे, offline job हे आणखीन अं खाजगी job सरकारी

असेपण आहेत option की अं एका थोडे थोडे अं म्हणजे कुठंपण आपण कामाला लागू शकतो. अं छोटी एखादी छोटी bank असंन, किंवा कपड्याची मोठी दुकानं असंन तर तिथं पण job ला अं लागतातन. तिथं आपल्याला शिक्षणाची गरज नसत्या आणि आजकाल तर अं खूप मोठे मोठ्या दुकानात ते झालेलं आहे जसं कपड्याच्याच नाही, किराणा दुकान पण खूप मोठं झालेले आहेत. आणखीन खूप आता business पण आहेत तर तुम्हाला काय वाटतं? हो, जसं की आता म्हणजे job हे एक मूलभूत गरजच आहे मला असं वाटतं कारण की अं जर म्हणजे घरच्या माणसांनी job नाही केली तर मग अं म्हणजे आपल्याला खायला-प्यायला पण नाही राहणार. आजकाल तर तुम्ही बघितलंच असन किती महागाई वाढली. म्हणजे भाड्याने room पण करायची म्हंटल्यावर सात-आठ हजार रुपये अं म्हणजे असं normal गावात अं म्हणजे अं भाडं आहे तसंच आपण शहरात म्हंटलं तर अं जसं मुंबई, पुणे, नाशिक तिकडं ठिकाणी तर असं oneBHK लाच दहा हजार, पंधरा हजार म्हणजे असं rent वर अं room भेटती तर म्हणजे काही ना काही आपल्याला काम करावंच लागंन आणि म्हणजे अं ते job करावंच लागणार असं मला वाटतं जसं की आता खुपजणं अं पुण्याला जसं मुंबईला तिकडं जातात job करून त्यांना room करून पण रहावं लागतं.

आजकाल एक दिवस पण आपण अं पाहुण्यांकडं पण गेलो तर म्हणजे एक दिवस पण आपण बसून खायला आपल्याला कसंतरी वाटतं तर म्हणजे आता तर पहिले तर दहा-दहा, पंधरा-पंधरा दिवस लोकं जायचे पाहुण्यांकडं राहायचे पण आता तसं काही नाही, आता सगळ्यांना म्हणजे कामाची value पैशाची पण value माहीत आहे तर म्हणजे आजकाल कोणाला time पण नसंन, job पण जे पण job करतात त्यांना अं म्हणजे कुठं येण्या-जाण्याचं पण time नसतं कारण की त्यांना सुट्टीच नसते. अन तिकडं पण असं एक काम करणाऱ्यांना म्हणजे एक दिवस पण सुट्टी मारली तर कोणाकोणाला कामातूनच काढून दिलं जातं, तर त्यांच्यासाठी main म्हणजे काम असतं. तुम्हाला काय वाटतं आणखीन? हो मलाही तसंच वाटतं की

अं पैसा लागतो जसं की आता आजकाल किराणा पण खूप महाग झालाय किराण्याला, त्याला आणखीन rent म्हंटला तुम्ही तसं की room पण आपल्याला कुठं करायची असेल तर त्यांना पण rent नं जर room करायची असेल तर त्याला पण खूप अं पैसे लागते. आणखी तेवढंच नाही तर अं पैसा हा कुठंही लागतं तर मला असं वाटतं की job करायलाच पाहिजे आपण. job मध्ये खूप असे वेगवेगळे पण job आहेत. job मध्ये काही काही job मध्ये असं आहे की वेगवेगळे income असतात जसं की अं एका जर private job मध्ये वेगळा किंवा अं government job चं वेगळं असतं. सगळे job मध्ये वेगवेगळे income असती आणखीन त्या income नुसार आपण आपला अं जे अं रोजचा आपला खर्चा असतं तर तो त्यानुसार तर तुम्हाला काय वाटतंय याविषयी? हो जसं की आता खूपजणं म्हणजे जे काही माणसं म्हणजे अं म्हणजे काम करणारी, job करणारी असतात ते त्यांना आपलं गांव, घरदार सोडून म्हणजे दुसऱ्या ठिकाणी पण त्यांना job करायला जावावं लागतं.

आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आपल्याला करावं लागतं जर पैसेच नसले तर आपण कसं खाणार, कसं राहणार अन आजकाल म्हणजे अं सगळ्याचीच महागाई वाढलेली आहे जसं की आपल्याला

अं म्हणजे काम पण करू शकतोय business पण करू शकतो किंवा आपण साधनाचं शिक्षण ह्या साधनाचं उपयोग करून आपण अं म्हणजे नोकरी पण करू शकतो आपणं मोठ्या पदावर पण म्हणजे

हो बरोबर बोलले तुम्ही. जसं की आता शिक्षणामध्ये जर आपल्या शिक्षणानुसार job जर भेटला तर एखाद्या वेळेस आपल्याला अं जसं की government चा job भेटला तर job मध्ये अं जर आपल्याला अगोदर अं म्हणजे जर साध्या हेच्यात लागलो आपण तर हळूहळू आपलं promotion होत जातं.

तर वेगवेगळ्या आणखीन काही सणांना पण सुट्ट्या भेटतात. तर जसं की खाजगी मध्ये तसं नसतं. खाजगी मध्ये जास्त सुट्ट्या भेटतच नाहीत. आणि त्याला रविवारी त्याला पण सुट्टी नसते पण अं जसं की ह्या दुसऱ्या job असतात जसं की government ची job असन तर त्याला अं सुट्टी असते. आणि अं ते पण त्याला payment पण भरपूर असते तर मला असं वाटतं आणि main म्हणजे त्याच्यामध्ये असं पण आहे की अं वरच्या वर जसं आपण अं retire झाल्यानंतर पण आपल्याला pension भेटती किंवा आपल्या जागेवर आपल्या घरातलं कुणीपण लागू शकतं तसं ते पण खूप चांगलं हे. पण तसं की दुसऱ्या job जर आपण private job केले तर private job मध्ये तसं नसतं. private job मध्ये अं जसं आपल्याला आपल्याला income म्हणजे अं आपल्याला जर आज जरी काढून दिलं तर आपल्याला तिथून जावं लागतं तसं आपला महिना भरल्यानंतर

जसं की आता railway station मध्ये झालं तर तिकडं पण म्हणजे अं त्या railway चालवणारं त्याला पण खूप पगार असती, तसंच की ते ticket फाडणारे त्यांच्या म्हणजे आणि तेवढ्या office मध्ये ते त्यांना पण छानगली पगार असती. जसं की आता doctor बनणं, police बनणं त्यांना पण आपल्याला खूप म्हणजे hard work करावं लागतं. रात्रंदिवस जागून. हा एक करावं लागतं जसं की आता आपण commerce शिक्षण करून आपण अं B. Com, M. Com करून आपण CA ची पण तयारी करू शकतो. तर CA बनायला पण म्हणजे हा त्याला पण खूप कष्ट करावं लागतं आपल्याला त्याचं हा रात्रंदिवस जागावं लागतं. म्हणजे असं खूप आपल्याला दुसरीकडं जाऊन म्हणजे

तर ते पण म्हणजे असं अं त्यांना पण job करावा लागतो ते आपलं हेच्यासाठी आपलं म्हणजे अं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसंच की आपण अं शिक्षण करून आपलं जर चांगलं शिक्षण राहिला आपल्याकडं तर degree राहिल्या तर आपण म्हणजे चांगली मोठी job करू शकू. म्हणजे चांगलं असं काम करू शकू आपण. एखाद्या वेळेस आपण आपलं मोठा वेळ आपण सुरू करू शकू तेच्यात. म्हणजे खूप सारे worker पण काम करून ते हे अं म्हणजे त्यांचं पण चांगलं होईन असं हे आपण करू शकतो तर तुम्हाला काय वाटतं आणखीन? हो बरोबर बोलले तुम्ही. मलाही असंच वाटतंय की आता खूपजणं जसं की अकरावी बारावी

ते college, tuition ते दोन्ही करून job करतात जसं की मग त्या वेळेनुसार त्यांचं job घेतात आणि job करतात तर आणि त्यांचंपण जसं की रोजचा खर्च असन किंवा rent ने कुठं राहत असतील किंवा hostel वर राहत असतील तर त्यांचा खर्च ते job च्या आपण आपला खर्च करू शकतात. तर आणि ते आपलं शिक्षण पण चालू राहतं जसं की आपल्याला पुढचं अं जसं की सरकारी नोकरी लागायची असन तर तेच्यासाठी पण ते खूप चांगले आणि असं ते तर आहेच आणि खूप आता engineering केल्यानंतर पण engineer मध्ये engineer केल्या engineer चं झाल्यानंतर पण खुपजण आता company मध्ये लागतात जसं की खूप मोठ्या company आहेत अं तर त्यात engineering झालेले student लागतात. तर मला असं वाटतं की अं जसं की ते ज्या field मध्ये गेलं तर त्या field मधून वेगवेगळे असतात. जसं की आता science, commerce मधून पण वेगवेगळे जसं की अं जसं की आता M. Com, B. Com झाल्यानंतर banking चे class केले तर खुपजण bank त लागतात. आणखी वेगवेगळे प्रकार आहेत जसं की आता Arts चे student असेन तर arts मध्ये त्यांचं BA झाल्यानंतर अं कुणी अं वेगवेगळं करतात आणि त्यानंतरच अं जसं की अं आता स्पर्धा परीक्षा असतात जसं की MPSC, UPSC आणखी अं सरकारचे वेगवेगळे scheme येत असतात. वेगवेगळे paper चालू असतात तर त्यात पण खूपजणं art केल्यानंतर पण लागतात. तसं art केलं म्हणूनच नाही तर कोणत्या पण अं field मधून जरी असन तरी पण आपण करू शकतो तर मला असं वाटतं की ते पण खूप चांगलं आहे की नवीन नवीन

म्हणजे खूप म्हणजे माणसं असतात तर ते अं त्यांचं लग्न पण झालेलं असतं तर ते आपले लेकरं-बाळं घेऊन पण लांब दुसरीकडं राहतात. म्हणजे आपलं पोट भरण्यासाठी आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी

वेगवेगळ्या company आहेत तर म्हणजे कपड्याच्या असो का कशाचे पण असो, काही पण वस्तु बनवण्याच्या तर म्हणजे जसं आता cream च्या साबणीच्या अं म्हणजे सगळे आता जे पण आपण product पण वापरतो त्याचे सगळ्यांचे company आहेत, तेच्यात पण लोकं कामं करतात तेव्हा आपल्याला ती वस्तु भेटती तर हा ते पण म्हणजे तेच्या रात्रंदिवस राबत होते तेव्हा त्यांना कुठे त्याचे पैशे भेटतात. तर ते पण त्यांचेसाठी कामच झालं. तर म्हणजे असं सगळे आपले आपल्या आपल्या पसंदीने लोकं नोकरी करतात, job करतात तसंच की तुम्ही online job पण म्हणजे ऐकलं असेल तर ते पण खूप छान हे पण तेच्यात पण खूप फायदे तोटे आहेत तर तुम्हाला माहिती आहे का ते फायदे तोटे? हो mam मलाही माहिती आहे ते. जसं की online job आणि offline job चे खुप वेगवेगळे आहेत त्यामध्ये पण अं online job पण चांगलं आहे आणि offline पण चांगलं आहे. जसं पण online मध्ये थोडंसं धोका असतो पण

आपण पण करू शकतो मला असं वाटतं कारण की त्यांना जर payment वेळेवर येत असेल किंवा आपल्या वेळेनुसार जर आपल्याला job भेटत असंन तर ते खूप पण खूप चांगलं आहे. जसं की आता खूपजणं मी पण करतात. आणि offline अं म्हणजे online किंवा amazon खूप अशे वेगवेगळे जे आहेत की त्यामध्ये आता घरबसल्या महिला job करू शकतात. पण पहिले तसं नव्हतं जसं की पहिले अं कोणाला बायकांना जसं की नोकरी करून देत नव्हते. job करून देत नव्हते. पण आता तसं राहिलं नाही आता. अं दोघंपण समज जर बाहेर राहत असेन तर नवरा-बायको तर दोघंपण job करतात. आणि जर त्यांना जर जमत नसेल बाहेर जायला कारण की काही महिलांना जमत नाही बाहेर जाण्यासाठी. तर ते घरात बसून पण job करतात. जसं की job मध्ये पण अं online job निघलेले आहेत तर त्यांचं जर शिक्षण किंवा अं त्यांना जर आणखी माहिती असंन तर ते offline job नसन तर मग तर online job पण करू शकतात. जर online job जरी नसन जमत तर खुपजनात अं व्यवसाय चालू करतात, तर त्या व्यवसाय पण हळूहळू जर छोटा असेल तर त्या छोट्या व्यवसायातून तो मोठा व्यवसाय होत जातो. आणि मोठा व्यवसाय झाल्यानंतर पण त्यामध्ये पण खुपजण असायचे, job ला ठेवतात, कामावर ठेवतात. तर अं ते पण खूप चांगले

हो जसं की आता आपण वेळेस त्याचे आता

तेच्यात आपल्याला नुकसान पण झाले, हानी पण झाली तर ते आपले पैशे पण जातात. जे पण आपण worker ठेवतो त्यांची पण पगार आपल्याला म्हणजे pay करावे लागते. तर ते पण जातं आपल्याला त्यांना ते देणंच असतं. ते हे सगळं नुकसान असतं. तर फायदा म्हंटलं तर आपल्याला जर आपलं चांगली कमाई झाली, आपण जर मन लावून ते व्यवसाय सुरू केला, आणि त्याच्यात पैशे आपण invest करून त्याचे जास्त आपण पैशे काढण्याचं हे केलं की चांगल्या प्रकारे आपण जे पण अं आपण worker ठेवतो, कामाला तर ते तेंची पण आपण चांगलं देखरेखनी त्यांच्याकडून काम घेतलं तर आपलं ते व्यवसाय success झाल्यावर हा आपल्याला तेच्यात चांगले income भेटतं, आणि एवढंच नाही तर आपले घरचे पण त्याच्यात गुतून जातात. जसं की आता अं खुपजण व्यवसाय पण करतात, जसं की घरीच आता अं म्हणजे घरी टिकल्याच्या डब्ब्या भरणं अन म्हणजे असं जे पण ज्वेलरी असली छोटी छोटी त्याची pocket तयार करणं जसं पापड वगैरे करणं खुपजणं तर आता घरीच कुरड्या करून विकतात तर ते पण त्यांच्यासाठी एक व्यवसायच झाला. तर तेच्यात पण त्यांची खूप कमाई आहे. आजकाल तरी एवढी महागाई वाढलेली आहे तर मग घरात जेवढे पण असले म्हणजे मोठे माणसाचं सगळ्यांना म्हणजे काम करावं म्हणजे जर आपण चांगलं काम केलं आपलं आपण जास्त हे केलेलं असलं तर आपण आपल्या लेकरांना चांगल्या शाळेत शिकवू शकू म्हणजे त्यांच्या पण मुलभूत गरजा आपण भागवू शकू कारण की लेकरांना तर सगळंच लागतं. म्हणजे सगळे महागाचीच वस्तु लागते तर तुम्हाला काय वाटतं आणखीन?

मलाही असंच वाटते की अं आता पहिले असं होतं की फक्त जे माणसं असतात, जसे की पुरुष असते त्यांनीच काम करायला पाहिजे. आणि पहिले बायकांना किंवा ladies ला बाहेर जाऊ देत नव्हते. पण आता तसं राहिलं नाही. आता अं सगळ्यांना जसं की समानता आहे. स्त्री-पुरुष समानता आहे तर आता सगळ्यांना job करू देतात जसं की मुलींना-मुलांना, महिला-पुरुष असं सगळ्यांना अं job करून देतात तर ते पण खूप चांगले कारण की job करायलाच पाहिजे जर अं आता खर्च पण खूप झाला खूप वाढलेला असंन तर आपण job केला तर आपला खर्च पण आपण भागवू शकतो आणि आपण कोणावर depend पण राहत नाही. मला असं वाटते की आपण पोरींनी पण पहिले पहिलेच्या वेळेस असं होतं की अं job च करून देत नव्हते पोरींना, भरपूर जरी शिक्षण झालेलं असंन तर job करून देत नव्हते, पण आता तसं राहिलं नाही आता job पण करून देतात. आणि

करून जरी दिलं त्यांना तुम्ही जसं म्हंटला पापड किंवा लोणचं असं खूप वेगवेगळे निघलेले आहेत, तर त्यातून पण आपल्याला income पण भेटती आणि आपल्याला समज आपला खर्च पण भागतो तर अं अशे वेगवेगळे भरपूर आहेत म्हणजे idea की व्यवसायच्या पण आहेत आणि अं job च्या पण आहेत. जसे की online job मध्ये पण भरपूर आहेत. offline job मध्ये पण आहेत. आणि अं घरगुती पण आहेत. आणखी तुम्हाला पण भरपूर माहिती असंन तर तुम्हाला कोणकोणती माहिती आहे?

खुपजणं म्हणजे आता आपण mobile मध्ये पण बघितलं असेल की online म्हणजे आपल्याला काम दिलं जातं. तर जसं की आता पेनाचे pocket जसं म्हणजे hair belt ते पण आपण त्याची packing करू, pencil वगैरे जे पण म्हणजे असं त्याची आपण packing करायला आपल्याला देतात घरी मग तेच्या पण आपलं म्हणजे थोडं तेवढंच जर time पण होऊन जातं घरी. आणि म्हणजे आपण तेच्यात थोडं income पण कमवू शकतो, जसं की आता खूपजणं म्हणजे ladies जसं तुम्ही म्हंटला की ladies wear झालं, general store झालं. जसं parlor झालं तर म्हणजे घरीच बायका म्हणजे तेंचं अं काम करतात. आणि ते तेंच्यासाठी एक म्हणजे job च झालं कारण की ते अं आता जर घरचे बाहेर नाही जाऊन दिलं तर मग ते घरी काहीतरी करतात ना, पण तेवढंच आपल्या घरच्यांचं तेंच्यासोबत हे करून अं हे करतात म्हणजे दोघींनी कमावल्यावर जास्त income येतो आणि तेवढेच म्हणजे तेंच्या लेकरांसाठी पण चांगले आहे. कारण की जर पैशे असले तर आपण आपल्या लेकरांना चांगल्या शाळेत शिकवू शकू. त्यांना आवश्यक असणाऱ्या त्या गरजा पण त्यांना आपण देऊ शकू, कारण की आता पैसंच नसलं तर मग त्यांना चांगल्या शाळेत पण टाकू शकत नाही आपण आणि तेंचं म्हणजे पुढचं भविष्य पण आपण चांगलं हे करू शकत नाही. तसंच की आता online job झालं तर ते पण अं ladies साठी आणि मुलींसाठी खूप चांगलं आहे कारण की तेच्यात अं time ची पण बचत होती ना आपल्याला हिकडं-तिकडं जावावं पण नाही लागत. आपण आपल्याच computer मध्ये आणि आपल्या mobile मध्ये ते job करू शकतो. जसं की आता अं insta वर पण झालं तर त्याच्यात पण म्हणजे आता ते म्हणजे मुली-मुलं जे पण मुलं कायपण असले insta चे तर ते video बनवतात त्याच्यात story टाकतात तर त्याच्यात पण त्यांना

मेहनत असती अन तेव्हा ते कधीतरी त्यांना कॅमेरे समोर जाण्याचं अं तेंचं तेंची हिंमत हे होती तर ते पण तेंच्यासाठी online job च झालं तर ते पण खूप चांगलं आहे तुम्हाला काय वाटतं आणखीन? हो बरोबर बोलले, मलाही असंच वाटतंय की अं जसं तुम्ही म्हंटला की आत्ता YouTube वर पण खूपजणं shorts किंवा खूप मोठे video बनवतात जसं जसं आपल्याला जमेल, खुपजणांचा बायका पण घरातल्या बसल्या बसल्या job करतात. म्हणजे जसं की YouTube वर video टाकायचं असेल तर makeup चे video टाकतात. किंवा वेगवेगळे जसं की त्यात आपल्याला खूपजणं cooking चं टाकतात.

ते पण खूप चांगलं आहे की घर बसून आपल्याला income भेटणं अं पण त्यामध्ये पण खूप कष्ट आहे जसं की अं आपल्याला पूर्ण समजून सांगावं लागतं. अं YouTube वर असं तसं तर अं तुम्हाला पण असंच माहिती असेल YouTube वरचे त्याचे. तर ठीक हे mam उद्या बोलू आपण bye mam हो okay bye, bye

काय चाल

अरे लई थंडी वाजून राहिली तर झोपलो न. कस रे, पाऊस चालु की काय.

मंग काय मनतो.

जेवल का

आजून जेवणच नाही बनल लय भूक लागली कुत्र्या सारखी.

अरे चालायला गाडी नाही घरी.

गाडी papa घेऊन जाईल न

भाऊ ची गाडी बाहेर गेली.

त्यो घेऊन गेला.

भाऊ का गाडी देतो का आपल्याला. बस न आलो पण मी

हा तुल नाही माहित का,

काय भावा न नाही सांगितल त्यो बी नाही सांगितल. आर मी आल्तो न पत्रिका घेऊन त्यो मला पत्रीका दिल ना इचार ना नाही रे मला नाही आली घरी मला सांगितल नस्त का

मला घरी सांगितल नाही पत्रिका आली म्हणुन

नाही तु घरी नसेल मंग तुया mammy च नेल तुझी mammy होती तीत लगनाला. मला सांगितलच नाही. काय माहिती बाबा आपल्याला नाही माहिती तुझी आई आलती लगनाला. अगोदरचाच केला

मंग आला.